या बसवर लिहलेल आहे बंदिपूर टायगर रिसर्व इथे या बसमध्ये लोक चडत आहे तर काही बसलेले आहे काही लोक बाहेर आहे आणि बस ही थांबलेली आहे बसच्या माघे झाडे वगैरे आहे.

काही लोक कामामध्ये त्यांच्या व्यस्त आहेत. साइडला बिल्डिंगस आहेत. नळी वगेरे पाण्यासाठी टाकलेले आहेत. सगळे आपआपल्या कामात आहेत.

हे रोड च काम सुरू आहे त्याच बरोबर ही मशीन आहे गिट्टी रेती वगैरे करण्यासाठी आणि इथेच एक माणूस बसलेला आहे साइडलाच खुर्ची टाकून आहे आणि --